सी आणि C मधील लूप्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू फोर लूप व्हाईल लूप आणि dowhile लूप
आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू
आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1104 उबुंटु वरील जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461
वापरत आहे
चला लूप्स च्या परिचया सह प्रारंभ करूया
लूप्स चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो
उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत
व्हाईल लूप dowhile लूप आणि फोर लूप प्रथम व्हाईल लूप ने प्रारंभ करू
सुरवातीला व्हाईल लूप कंडीशन तपासते
रचना आहे व्हाईल कंसात स्टेटमेंट ब्लॉक चला आता dowhile लूप कडे वळू
कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी एकदातरी doव्हाईल लूप कार्यान्वित होतो
रचना आहे डीओ कंसात स्टेटमेंट ब्लॉक कंसा नंतर व्हाईल तुम्ही पाहु शकता की कंडीशन शेवटी तपासली जाते
चला आता व्हाईल लूप आणि doव्हाईल लूप वरील एक उदाहरण पाहू
मी आधीच एडिटर वर कोड टाईप केला आहे
त्यास मी उघडते
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव whileसी आहे
आज आपण व्हाईल लूप चा वापर करून पहिल्या 10 क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत
आता मी कोड समजावून सांगते
ही हेडर फाइल फाइल आहे
मेन फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स एक्स आणि य घोषित केले आहे आणि 0 ने सुरू केले आहे
हे व्हाईल लूप आहे
व्हाईल लूप ची कंडीशन आहे एक्स इस लेस थान ओर इक्वॉल टीओ 10 येथे एक्स ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे
य मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते
नंतर आपण य ची वॅल्यू प्रिंट करू
येथे एक्स वाढलेला आहे
याचा अर्थ वेरीएबल एक्स एक ने वाढलेला आहे
आणि हे आपले रिटर्न स्टेटमेंट आहे
आता प्रोग्राम कार्यान्वित करू
कृपया कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
टाइप करा जीसीसी स्पेस व्हाईल डॉट सी स्पेस हायफेन ओ स्पेस व्हाईल Enter दाबा
टाइप करा व्हाईल Enter दाबा
आउटपुट दर्शविले जाते
आता व्हाईल लूप चे कार्य पाहु
मी विंडो चा आकार बदलते
येथे प्रथम एक्स आणि य ची वॅल्यू 0 आहे
हे आहे व्हाईल कंडिशन
येथे आपल्यास एक्स हे 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल
ज्याचा अर्थ एक्स ची वॅल्यू 0 ते 10 पासून असेल
नंतर आपण जोडू य प्लस एक्स म्हणजेच 0 प्लस 0 आपल्यास 0 मिळेल
आपण य ची वॅल्यू प्रिंट करू येथे आपल्यास 0 मिळेल
त्यानंतर एक्स वाढलेला आहे ज्याचा अर्थ एक्स ची वॅल्यू आता 1 असेल
आपण पुन्हा कंडीशन तपासू 1 इस लेस थान ओर इक्वॉल टीओ 10 जर कंडीशन ट्रू असेल तर आपण वॅल्यूज जोडू
य म्हणजेच 0 प्लस एक्स म्हणजेच 1
0 प्लस 1 म्हणजे 1 आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू
पुन्हा एक्स वाढलेला आहे
आता एक्स ची वॅल्यू 2 आहे
आपण पुन्हा कंडीशन तपासू
2 इस लेस थान ओर इक्वॉल टीओ 10 जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू
म्हणजेच 1 प्लस 2 जे आपल्यास 3 देईल
आपण वॅल्यू म्हणून 3 प्रिंट करू
अशा प्रकारे हे एक्स हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी होईपर्यंत होते
आता आपण dowhile लूप वापरुन हाच प्रोग्राम पाहु
येथे आपला प्रोग्राम आहे
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव डीओ हायफेन व्हाईल डॉट सी आहे
हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला आहे
म्हणून चला आता doव्हाईल लूप कडे वळू
येथे प्रथम लूप चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल
एक्स ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे
य मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते
तर्क व्हाईल प्रोग्राम प्रमाणे आहे
चला प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत या
टाइप करा जीसीसी स्पेस डीओ हायफेन व्हाईल डॉट सी स्पेस हायफेन ओ स्पेस डीओ Enter दाबा
टाइप करा डॉट स्लॅश डीओ
Enter दाबा
तुम्ही पाहु शकता की आउटपुट व्हाईल प्रोग्राम प्रमाणे आहे
आता doव्हाईल लूप चे कार्य पाहु
मी विंडो चा आकार बदलते
येथे एक्स आणि य ची वॅल्यू 0 आहे
त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल
आता य ची वॅल्यू 0 आहे
आपण वॅल्यू म्हणून 0 प्रिंट करू
नंतर एक्स एक ने वाढला आहे
ज्याचा अर्थ आता एक्स ची वॅल्यू 1 आहे नंतर कंडीशन तपासली जाईल
तुम्ही पाहु शकता की प्रथम लूप चा भाग कार्यान्वित झाला आहे
असे असेल तरी जर कंडीशन फळसे असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे 0
आता येथे आपण तपासू 1 हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे
कंडीशन ट्रू आहे
पुन्हा आपण वॅल्यूज जोडू
आता 0 प्लस 1
नंतर आपण य ची वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू
पुन्हा एक्स वाढला आहे
आता एक्स ची वॅल्यू 2 आहे
नंतर आपण तपासू 2 हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे
आपण येथे परत जाऊ
नंतर आपण वॅल्यूज जोडू 1 प्लस 2 इस 3 आपण य ची वॅल्यू म्हणून 3 प्रिंट करू
अशा प्रकारे एक्स ची वॅल्यू 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील
आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे
लक्ष द्या येथे व्हाईल कंडीशन चा शेवट सेमिकोलॉन ने होतो
व्हाईल लूप मध्ये कंडीशन चा शेवट सेमिकोलॉन ने होत नाही
आता हा प्रोग्राम C मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु
हा आपला C मधील व्हाईल प्रोग्राम आहे
आपल्या सी प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे
येथे काही बदल आहेत जसे की stdioह च्या जागी हेडर फाइल आयोस्ट्रीम म्हणून आहे
आपण येथे नेमस्पेस एसटीडी वापरुन यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट केले आहे आणि येथे प्रिंटफ फंक्शन च्या जागी काउट फंक्शन वापरले आहे
व्हाईल लूप ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे
प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत येऊ
मी प्रॉम्प्ट क्लियर करते
कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा g स्पेस व्हाईल डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस व्हाईल1 Enter दाबा
टाइप करा डॉट स्लॅश व्हाईल1
Enter दाबा
तुम्ही पाहु शकता की आउटपुट सी मधील व्हाईल प्रोग्राम प्रमाणे आहे
आता C मध्ये डीओ
व्हाईल प्रोग्राम पाहु
टेक्स्ट एडिटर वर परत या
येथे देखील समान बदल आहेत जसे की हेडर फाइल यूझिंग स्टेटमेंट आणि काउट फंक्शन
उर्वरित गोष्टी समान आहेत
प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत येऊ
टाइप करा g स्पेस डीओ हायफेन व्हाईल डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस डीओ1
Enter दाबा
टाइप करा डॉट स्लॅश डीओ1
Enter दाबा
तुम्ही पाहु शकता की आउटपुट सी मधील doव्हाईल प्रोग्राम प्रमाणे आहे
आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय पाहु
टेक्स्ट एडिटर वर परत या
समजा येथे मी एक्स ची वॅल्यू वाढविणार नाही
सावे वर क्लिक करा
काय होते ते पाहू
टर्मिनल वर परत येऊ
मी प्रॉम्प्ट क्लियर करते
प्रोग्राम कार्यान्वित करू
अप एरो की दोनवेळा दाबा
पुन्हा अप एरो की दाबा
आउटपुट दर्शविले जाते
आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण लूप कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही
यास इन्फिनाइट लूप असे म्हटले जाते
इन्फिनाइट लूप हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते
हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो
प्रोग्राम वर परत येऊन चुक दुरुस्त करू
टाइप करा x आणि सेमिकोलॉन
सावे वर क्लिक करा
पुन्हा कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत येऊ
अप एरो की दाबा
होय ते कार्य करत आहे
हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते
आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो व्हाईल लूप उदाहरण
व्हाईल dowhile लूप उदाहरण
डीओ स्टेटमेंट ब्लॉक आणि शेवटी व्हाईल कंडिशन
असाइनमेंट फोर लूप्स वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी एक प्रोग्राम लिहा
0 ते 9 फोर लूप चा सिंटॅक्स आहे फोर व्हेरिएबल इनिशियलायझेशन व्हेरिएबल कंडिशनंड व्हेरिएबल इन्क्रिमेंट ओर डिक्रिमेंट आणि येथे लूप चा भाग असेल
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे